खूप सारे माणस मास्क घालून उभा आहे ग्रीन कलरची जाळी लावलेली आहे लोखंडाची तर काही झाड पण आहे.

चर्च मध्ये एक फादर प्रेय करत आहे स्पीच देत आहे. वरती--

घराचा एक मोठा गेट आहे गेट चा कलर ब्लू आहे. दोन माणस घरा समोर बसलेले आहे.

खुप सारे माणसं आहे. डॅमला नदीला लिमिटस लावलेली आहे.

त्याला काळा कलर च गेट आहे लोखंडीचा त्याच्या बाहेर बलून नी डेकोरेशन केल आहे एक मुलगा सेल्फी घेत आहे.